हे बस स्टँडय वर्धेच वर्धेच बस स्टँडय इथे बसेस वेगेरे थांबतात बाहेर गावचे लोक बस स्टँड वर येऊन उभे राहतात बस स्थानक मोठ म्हणजे मोठ आहे.

खूप छान पद्धतीने यांनी मेकिंग करून ते पूर्ण तयार केलेले आहे कलर दिलेले आहे याला यल्लो कलर आहे त्याला फ्लॉवर काढलेल आहे आणि हा एक पिंक कलर आहे त्याच्यावर त्यानी फ्लॉवर फ्लॉवर पूर्ण क्रीम ने --

हे एक लेखा कोश भवन ऑफिस आहे म्हणजे जे लेखा कोश म्हणजे जे लिहिण्याच वेगेरे जे काम असत गव्हर्मेंट वेगेरे जे ऑफिस जे काम आहे त्याच हे ऑफिस आहे हे सिव्हिल लाइन ला आहे.

ही एक गवर्नमेंट ऑफिसची बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगला बाहेरून खूप स्वच्छ साफ स्वच्छ ठेवलेलय साइडला झाडे वेगेरे लागलेले हायत याचा कलर व्हाइट मध्ये व्हाइट कलरय .